इथ गदग जिल्हा आणि कर्नाटक राज्य मधलं गदग जिल्हा म्हणून आहे ते गदग जिल्हयामद्धे एक अ वस्तूला प्रदीक्षणा करून दाखवल निर्वाणी करत हायत ते आम्हाला दिसत आहे ते बाहेरच एक यंत्र ठेवलंय ते आम्हाला दुसरे लोक बघत हायत.

हयो पेट्रोल पंप हाय आणि पेट्रोल पंप मागे चार खांब हायत बाहेर माणूस उभारलाय पेट्रोल भरण्यासाठी --

हम्म बाइक उभारण चाललंय सायकलच आणि त्याच्या बाजू व्हाइट पट्टीच बॉर्डर लावलेल हाय त्याच्या बाहेर एक सायकल थांबलेलं हाय हिरव गार झाडं हाय.

हे होंडाचं शोरूम वाटतंय त्याच्या समोर एक बाइक उभारल्याच एक माणूस नेला घालून उभारलाय मध्ये एक कर्मचारी अस आणि पार्किंग हाय अ सुंदर एक शोरूम वाटतय --

डॅम सारख थोडं वाटतंय आणि त्या डॅम मध्ये त्या डॅम मध्ये पाणी ते पाणी वाहून अस चाललय अस वाटतंय.

कर्नाटकच बस आहे लाल कलर च अन पुण्याला जायच बस हाय त्याच्यामध्ये बस ड्रायवर वर बसलाय आणिख पॅसेंजर बसले हायेत --